मध्ये काही सफेद रंगांचे काही गुलाबी रंगांचे व लाल रंगांचे फुले आहेत.

बोंबील आणि कोळंबी असे काही सुखे--

एक मोठे अशे हिरवेगार गार्डन --

त्या गार्डन मध्ये एक गाडी उभी आहे.

झाडान झाडे आहेत ते झाडे काही कुंडीमध्ये ठेवलेली आहेत.

आहेत ती माणसे काहीतरी आपलं काम करत आहेत.

त्या हॉटेल ला काही विविध रंगांच्या --

आहे इथे रेत रेती सिमेंट असे भरपूर मटेरियल पडलेली आहे.

आहेत व वरती काही मोठे असे फोकस लायटा आहेत.

आहे त्या रूम मध्ये मोठे बेड --

एक मोठे अशे डोंगर आहे.